आंब्याचे आह फळ झा अ झाग झाडं लावलेली आहेत झाडा झाडा न् चा बगीचा लावलेला असून

हम्म पेरणी सुद्धा केलेली आहे पिकाची लागवड केलेली आहे आह त्याच्या--

उम्म चित्रात दिसत असणारी घा ई सुट्टा बार असून यामध्ये आह--

उम्म या बारमध्ये उम्म तरुण युवा वर्ग व--

अन् शॉप मध्ये अंदर दोन व्यक्ती बसून सुट्टा पितानी दिसत आहेत.

विविध प्रकारचे मोबाईल रॅक मध्ये ठेवलेले दिसत आहेत वर फॅन असून फॅन चालू आहे--

त्याचबरोबर या दुकानामध्ये लहान मुलांचे ते रिक्षा सायकल सुद्धा दिसत आहे.

एक अ पहाडी दिसत आहे पहाडीवर झाडं दिस लावलेली आहे सुद्धा रस्ता हा कच्चा--

यामध्ये मोठे छोटे मिडल आकाराचे पाईप आहेत सदर पाईप हे रस्त्याच्या पाणी वाहण्याला कडेला किंवा रस्त्याच्या मधामध्ये क्रॉसिंग --

गेट वर लग्नाच्याच डेकोरेशन करण्यात आलेला आहे मधामधा मध्ये टेबलावर गणपतीची मूर्ती--

ठेवण्यात आलेला आहे यामध्ये एक सुंदरसा बंगला अस अ --

कार्यक्रम समारंभाच्या मध्ये लावण्यात ये डेकोरेशनच्या गेटचा आहे यामध्ये गुला--

सदर इमारत ही एका शाळेची असायला पाहिजे किंवा सदर इमारत हि रेसट हाउस सुद्धा असू शकते

यामध्ये एक सुंदरसा गार्डन सुद्धा सामोर दि दिलेला आहे त्यामध्ये झाडं सुद्धा--

सदर इमेज मध्ये पिवळ्या रंगाची झेंडूची फुलं दिसत आहेत झेंडू --

पार्टीशनमध्ये चांगल्या प्रकारे सामान ठेवण्यात आलेलं आहे.

बघता असे लक्षात येते की किराणाचे दुकान असून यामध्ये--

ऑनलाइन चे ड्रेस ठेवलेले दिसत आहेत व आत्तासुद्धा तीन प्रकारचे ड्रेस मॉडल मधून ठेवण्यात आलेले आहे.

ही इमेज एका गावाची खेडेगावाची दिसतं आहे. या खेडेगावामधी--

बाजूच्या घराला हि लाईट फिटिंग केलेली दिसत आहे झाड आहेत आकाश आहे .

सदर इमारत मा ची असून यामध्ये बाहेरच्या इंटेरियर करण्या करण्याकरता--

भगवानाची मूर्ती दिसत आहे बघतानी असं त्र्यंबकेश्वर--

सदर इमेज मध्ये दोन व्यक्ती उभ उपस उभे असून आपल्या बॉसशी डिस्कस करत आहेत हे ऑफिस असून--

यामध्ये कामं केले तर एक व्यक्तीनी जांभळ्या कलरच्या व्यक्तीची काळ्या कलरचा शर्ट घालून--

जवळच एक गुलदस्ता सुद्धा दिसत आहे त्यामुळे हे सर्व करताना चांगलं वाटतं.

यामध्ये वधू वरांना बसण्याकरता खुर्च्या--

हे इलेक्ट्रिक रेल्वे च पोल दिसत आहे सर्व व्यवस्थित उभे असल्याचे--

सदर ये चित्र हे एका कॉलनीचे असल्याचे दिसून ये याच्यामध्ये मला त्याची संख्या बघता हि कॉलनीला बाजूला.

नोटीस बोर्ड ला चिकटवलेले दिसत आहे.

ही इमारत पुरातन वास्तूची दिसत असून अतिशय खंडर झालेली दिसत आहे यामध्ये--

दिसत आहे झाडांचे खड्डे खोदण्यात आलेले असून यामध्ये झाडे सुद्धा लावण्यात येत ना--

दिसत आहे एक झाड दिसत आहे एक टेलिफोन टॉवर दिसत आहे व एक होल्डिंग सुद्धा मोठी --

व्यंजन शो केस मध्ये सजवून ठेवण्यात आले आहे सदर सोपी थंड आहे मिठाई --